अजून असे चार वेद आहेत , हे हे पहिले लोकांनी केले त्याचसाठी आहेत की,

आधीचे लोकं तेवढे powerful होते, किंवा आधीच्या लोकांचा अभ्यास तेवढा होता. तर ते त्याला समजून घ्यायची ताकद ठेवत होते अंगात. पण पण आता कसं झालंय? म्हणजे आताच्या काळातल्या मुलांना हे काही गोष्टी माहीतच नाहीत. त्यांना फक्त mobile च्या संपर्कात असल्यामुळे ते जास्त करून social media site च्या जास्त जवळ आहेत, as compared to ग्रंथ वगैरे. तर अं आता जर तुला कोणती गोष्ट शिकायची असेल, आता जर तुला सगळ्यात सोपा ग्रंथ म्हणायचं असेल तर सगळ्या म्हणजे वेदांचा किंवा उपनिषेधांचा जे अं सोपा भाग असेल, तर तो आता आपल्या हेच्यामध्ये तर भगवतगीताच आहे, जे की भरपूर म्हणजे वेदांचा समावेश आहे त्याच्यामध्ये वेदांचं जे ज्ञान आहे, ते सोप्या भाषेत तेच्यात सांगितलेलं आहे.

उपयोगात पण आणतात आणि त्याचा प्रचार पण करतात. असा हा विषय. तर अं बाहेर देशातले जे लोकं आहेत, म्हणजे जे की आपल्याला असं वाटतं की बाहेरून आपण हे कपडे घालू हे ते कपडे घालू . तर अं आपल्याला असं वाटतंय की ते आपण त्यांची fashion follow करायला पाहिजे तर तसं नसून ती जी लोकं आहेत, आता जस सनातन म्हणजे अं भरपूर आता म्हणजे मोठ-मोठे हे झालेत, अं लोक झालेत जे की आपल्या म्हणजे धर्माला किंवा आपल्या संस्कृतीला follow करतात. काय म्हणजे ते आता आपण जसं भजन वगैरे म्हणतो ते पण आपल्यामध्ये मिळून भजन म्हणतात. त्यांना एवढी आवड लागलेली आहे कारण की त्या भजनामध्ये तेवढी ताकद आहे. हे त्यांनी त्यांना माहित झालेलं आहे. पण आपले लोक त्याला follow करायचे, त्यांना म्हणजे करायची इच्छा नसते किंवा त्यांना तेवढं knowledge च नसते किंवा त्यांनी कधी अनुभवलेलंच नसते. तर त्यामुळे ते करू शकत नाही.

संध्याकाळी सहाच्या आत तर जेवायलाच पाहिजे. या पण गोष्टी म्हणजे चांगल्यासाठीच आहेत.

भरपूर समाजमध्ये समाजामध्ये असं पण आहे की ते सहाच्या आधी जेवतात. किंवा कांदा-लसूण खात नाहीत, तर हेच्यामागे reason आहे, त्याच्या त्यामुळेच ते follow करतात.

तर आपल्या अंगामध्ये जो काही उग्रपणा आहे, जो काही राग आहे किंवा अं कामवासना आहे ही कमी होते. कांद्याला समजा खाल्लं नाही तर, तर त्यामुळं किंवा तर आता जे काही मंत्रं असतात, आता जर तुला scientifically way ने जर सांगायला गेलं, तर pilot असंल एखादं pilot तर त्याला कांदा खायला avoid करतात, अं तो म्हणजे जो अं जेव्हा तो driving वगैरे करायला जातो किंवा तो plane म्हणजे जेव्हा airplane चे अं असं म्हणजे अं ride करायला जातो ना तेव्हा त्याला अडवतात की तू बाबा कांदा वगैरे खाऊ नको. अं कारण की कांद्याने काय होतं, आपलं जे brain असते त्याचे जे neuron असतात ते weak होतात. तर त्यामुळे त्याला जे stimulation पाहिजे असते तत्काळ reflex action जे पाहिजे असते, की समोरून जर एखादी गोष्ट आली किंवा एखादी घटना घडली तर त्याला त्या त्याच्यावर त्या घटनेवर जर त्याला प्रतिउत्तर करायचं असेल तर त्याला ते म्हणजे जर neuron जर आपले damage होऊ लागले,

तर त्यामुळे ते त्यांना त्याला खायला avoid करतात आणि त्यामुळे ते जर खाल्लं वगैरे तर ते आपलं response time कमी होतो. surrounding मधलं. आपण तेवढं भारी response करू शकत नाही. तर हे सगळे scientific reason आहेत ते आपण follow करत म्हणजे आपल्याला ते समजतात पण हे आता सूर्याला आपण अर्घ्य देतो. तर त्या अर्घ्यामध्ये एवढी ताकद आहे की, आपल्याला म्हणजे

अं आणखीन अर्घ्य देण्याचे benefits आहेत की आपल्याला जे काय ते सूर्य अर्घ्य देताना जे काय मंत्र आहेत, ते जे मंत्र आहेत, जे त्या मंत्रांमुळं आपले म्हणजे आपले mental ability strong होते. आणि जे काय आपल्या अंगामध्ये जे impurity आहे ती reduce होते. म्हणजे कमी होते तेच्यामुळं. तर अं आपण आपण जास्त विचार करायला म्हणजे आपल्याला चांगले विचार यायला मदत होऊन मिळते . त्यामुळं आणि जे काही radiation आहेत तेच्यावर पण आपण म्हणजे जे काय सूर्याचे जास्त radiation आहेत, ते आपण त्या मंत्रांद्वारे म्हणजे असं एक प्रभाव थोडा कमी पडतो आपल्यावर.

हा तर हे आहे. तर तुझं काय म्हणणं आहे की याला follow करायला पाहिजे की नाही? नाही अर्घ्यात मला असं follow करायला पाहिजे. कारण मला असं वाटतं.

एक spark त्यांच्या

हा ना हा. ते तर येणारच. हा तर त्यामुळं म्हणजे मंत्रांमध्ये power आहे, आध्यात्मक गोष्टी beneficial आहेत आपल्यासाठी असंच मलाही वाटतं.

बरोबर आहे, बरोबर आहे.

हा.

आणि ती वेगाने वाढत आहे. worlds travels and essential consulate असे अनुमान काढले आहे, कि दो हजार अठरा मध्ये पार्तानानी सोला ऐक्याणव्व लाख कोटी रुपये US Dollar दोसौ चालीस अब्ज किंवा भारताच्या GDP च्या नौ शून्य दो प्रतिशत उत्पन्न कमावले. हाय का नाय बय्यालीस छेस्सो त्रिवत्तर दशक लक्ष रोजगांना पाठिबा दिला. जो एकूण रोजगारीतील आठ point एक आहे. हे क्षेत्राची वार्षिक वाढ छे Point नौ दाराना होईल, असा अंदाज आहे. हैदराबाद अंतराष्ट्रीय विमानासारखे भारताला एकमेव विमानतळ आहे. जे जगातील पहिल्या दहा विमानतला पैकी एक आहे. तीन ऑक्टोबर दो हजार पंधरा मध्ये भारताच्या वित्तीय पर्यटन क्षेत्रांची किमत तीन अब्ज अमेरिक dollar इतकी होती. दो हजार चौदा मध्ये एक point आठ लाख परदेसी रुग्णांनी वेद्यकीय उपचार घेण्यासाठी भारताचा प्रवास केला. दो हजार चौदा मधे तमिळनाडू, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही पर्यटन साठी सर्वाधिक लोकप्रिय राज्य होते. दो हजार पंधरा या वर्षित परदेशी पर्यटन कारी दिल्ली, मुम्बई चेन्नई, आग्रा आणि जयपूर ही पाच सर्वाधिक भेट दिलेली शहरे होते. जगभरात परदेशी पर्यटकांच्या संख्यांना दिल्ली अठ्ठावीस स्थानावर आहे. तर मुंबई तीस या स्थानावर आहे चेन्नई त्रीयालीस वा आग्रा, पैन्तालीस ला जयपूर, बावनच्या आणि कलकत्ता नव्वद या क्रमांकवर आहे. सात पर्यटन मंत्रालयाने पण त्यांच्या विकासासाठी कानून प्रोत्साहन देण्यासाठी राजकीय दोन्याची आखणी केली आहे. या प्रतिक्रिया मंत्रालय, विविध केंद्रीय मंत्रालय, संस्था राज्य सरकारीय केंद्र शाशित प्रदेश आणि खाजगी क्षेत्रातील प्रतीनिर्धास्त या शेत्रातील अन्य धारा धारासाशी सल्ला मसलन असहयोग करताना संग्रिक समुद पर्यटन बेतले. आणि Eco tourism यासारखा पर्यटन सदन प्रोत्साहन देण्यासाठी संघटीत प्रयत्न केले जात आहे. पर्यटन मंत्रालयाने भरताना प्रायटला चालना देण्याच भर देऊन अतुल्य भारत मोहीम कायम ठेवली आहे. भारताच्या विसा धोरण संपादन भारताची आवश्यकता आहे. कि बहुतेक देशातील नागरिकांचा वेळ passport असला पाहिजे. व त्यांच्या जुन्या स्थानिक भारतीय

एक्सौ छीयांसी देशाच्या नागरीकानासाठी online पत्ते लागू केली आहे. भूताना, मालदीव आणि नेपालाच्या नागरिकासाठी भारताना प्रवेश करण्यासाठी प्रवासी visa देण्याचीआवश्यकता नाही. अफगाणिस्थान, आर्जेन्टिना, बांगलादेश, उत्तर भूतान, माल दिव्ज अनि नेपाळच्या नाना प्रवेश करण्यासाठी प्रवासी देण्याची आवश्यकता आवश्यकतानाही. अफगाणिस्तान, बंगलादेश, आर्जेन्टिना, उत्तर कोरिया, जमेका, मालदीव मंगोलिया, नेपाल, दक्षिण, आफ्रिका आणि उग्रीवे नागरिकांना भारतीय विस्तार विका आवश्यकता अं आवश्यकता नाही ताप्ती वर्णास्थाने संपादन अगस्त दो हजार वन्णीस पर्यंत त्यांना युनेस्को द्वारा मान्यता प्राप्त आहे. वन्य अं उन्निसो बहात्तर मध्ये स्थापन झालेला युनेस्को चा जागतिक वारसा अधिवेशनाता वर्णन केल्यानुसार ही संस्कृती किंवा नैसर्गिक आवासा महत्वाची स्थाने आहेत. जागतिय पर्यटन दिन अं आज सत्तावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक पपर्यटन म्हणून सर्वत्र साजरा केला जाता. उन्निसो अस्सी पासून जागतिक पर्यटन दिन अं या दिवशी साजरा करण्यासाठी सुरुवात झाली. कारण संयुक्त राष्टच्या ही स्थापना उन्निसो सत्तर मध्ये याच्या दिवशी जाहीर होतीय. दास वर्षीय दोन हजार अठरा आणि digital परिवर्तन के मुख्य उद्दिष्ट ठेवून

तर या वर्षभरसाठी दो हजार उन्नीस चा पर्यटन साठीचा विषय आहे तो म्हणजे पर्यटन आणि नोकऱ्या सर्वांसाठी चांगले भविष्य पर्यटनक्षेत्रातील ज्यांना मनमुराद फिरायची आवड आहे, अशांना पर्यटन क्षेत्रात कार्य कीर्द करणे सहज शक्य झाले आहे आवड जे कारकीर्द ज्याला मिळणारा आनंद मोठा असतो. सुविधा वाढल्याना मुक्त संचार करणे आत्ता सोपे झाले आहे. देशाचा कुठ कुठल्याही प्रदेशाचा किंवा परदेश अं गमन करण्याचा आणि कडे लोकांना कल वाढू लागत आहे व शहरात पर्यटन ह्या क्षेत्रातील पस्तीस टक्क्यांनी वाढ होते. आणि नियोजन त्यात शाखाही आता महाविद्यालयीन शिक्षणात आले आहेत. अनेक परदेशी आणि companies या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. देशात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होते आहे. सार्वजनिक आणि खाजगी सावध रोजगाऱ्याचा संधी उपलब्ध झाल्याना कार्याकीर्दी या क्षे

साठी कोणताही विषय आवश्यक आहे. या क्षेत्रातील यशस्वी होण्यासाठी फिरण्यासाठी आवड असायला हवी. तसेच संवाद कौशल्य असणे, आणि दोन पेक्षा अधिक भाषेवर प्रभुत्व असायला हवे. काही परदेशी भाषा आत्मसात असल्यास खूप फायद्याचं ठरते भौगोलिक प्रदेशाच उत्तम ज्ञान असायला हवे. सहकार्यावृत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती हातल्यांच्या कौशल्य

त्यांच्या बरोबर ह्या देशाला इतिहास कला ह्या विषयी प्राथमिक माहिती व्हावी. कोणत्या विभागात काम करू न शकता? नि मास वाहतूक अन्य, समारंभ, शासकी पर्यटन आदि सेवा आणि क्षेत्र आहे. तुमच्या आवडी निवडी नुसार येथे अनेक विभागात काम करता येईल. संधी स्पर्धा परीक्षेच्या माहा माध्यमातून पर्यटन विभाग नोकरीच्या संधी मिळतात. पर्यटन सहयोगाच्या माध्यमातून अनेक पदे भरली जातात. सरकारी नोकरी देण्यासाठी मात्र विषयातील पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे, तसेच अनेक परदेशी companies संधी आहेत अनेक hellohello काय करतीये काय नाय ग बसलेये सुट्ट्या आहे न हो बोर होत असेल गं फार घरी हा थोडं फार होत but मग social media वर असलं active असल्यामुळे काही असं वाटतं नाही जास्त तुझं काय चालू आहे हा तेच ना ते social media तेच माझं पण तेच मला घरी इतकं बोर होत ना तर मग मी social media चाडत असते म्हणजे हा कधी instagram वर कधी snapchat वर कधी whatsapp वर तर at least त्याच्यामुळे तरी थोडं बोर होत नाही हा अंग ते snapchat खूप install हे interesting हे गं हो अंग तेच ना म्हणजे आपण हा तर घरी असून पण आपल्याला म्हणजे सगळ्या इच्यात mask दिसतात photos दिसतात कोण कुठे जातंय ते कोणत्या hotel मध्ये जातंय restorant मध्ये जातोय कोण काय करतंय तेच ना कोण काय नवीन try करत आहे अह मग मला असं वाटतं ना कोण नवीन काय try करत आहे ते सगळं कळत exactly मला तेच वाटतं कि यार चला सुट्ट्या आहेत हा ते पण ये तू पाठवते कि नी snap काय तू snap पाठवते का नाही म्हटलं हो मंग पण आज काल माझं म्हणजे steak जी हेना ती तुटत आलीये continue नाही होत send करण काही नवीन try करतच नाही ना घरीच असतो मग काय पाठवायचं ते चं न तुला तर माहिती आहे काही लोकं काही नसल्यावरती काहीच नाही पाठवत ते पूर्ण blank पाठवतील काळा अंधार आणि काही तरी म्हणजे जस

सगळे नवीन ठिकाणी फिरायला चालायचं सगळे त्याचेच snap वैगरे टाकतात

हो काही पाठवायचं म्हटल्यावर काही content लागणारच. पाऊस चालू आहे तर आपण पावसात चा snap पाठवतो एखादा festival आहे तर festival चा snap पाठवतो shopping ला गेलो तर shopping चा snap पाठवतो हे चालू असते काही ना काही पण पावसामुळे जात पण येत नाही ना सद्द्या कुठे तेच ना हम्म मी तर घरीच घरातच बसून snap काढत असते पावसाचा आणि तेच send करत असते हो ते तर आज काल सगळ्यांचे snap दिसत आहे हो माझे तर तीनशे चारशे असे snapchat झालेला पण आता मी जास्त काही active राहत नाही घरी असल्यामुळे त्या पण तुटून गेल्याय सगळ्या मग आता परत नवीन करतेय त्याचा एक feature खूप चांगला आवडतो मला आपल्याला chat पण करता येते

आता आपल्याला कसं दोघीना बोलायचंय मोहिनी बद्दल आपण दोघी जर तिकडे बोललो ना कोणी chatting बघून घेईल कोणी phone घेईल त्याची भीती असते इथे snapchat वर आपण likechatting पण करू शकतोय आणि ती chatting delate पण होऊन जाते per per permanently तेच ना त्याला option हे ना हो security खूप provide करते snapchat हम्म ते तर माहिती आहे mostly लोकं जे personal बोलायच्या असतात अश्या गोष्टी हा हम्म तर ते snapchat वरचं बोलतात

म्हणजे कसं आपण त्याच्या वर set करू शकतो आपण forever पण chatsave करू शकतो किंवा मग just for twenty four hour किंवा मग view झाल्या नंतर delate even आपण profile ची जरी photo घेतली ना तरी हो मला तर त्यात ते feature फार आवडत ते आपण अवतार जे असते ना आपलं हा काही पण आपण आपला look झाला तसा आपण change करू शकतोय. मी मध्ये hair cut केली होती मी लगेच टिकळे अवतार change केला म्हणजे shot hair मध्ये केले आणि आधी माझे long hair होते तर आधी long hair चा अवतार होता तेच मग personality नुसार ते emogic पण change करा अवतार पण change करा ते किती छान होत आणि तुला माहिती आहे कि हे snapchat मध्ये इतके छान photo काढता येतात ना कि आपण story ला पण टाकू शकतो वेगवेगळ्या filtures वाले तेच ना नवीन filter किती add होता च्या मध्ये अग daily एक ना एक filter येत नवीन खरंय daily काही ना काही तरी नवीन add होत आणि कसं ना ग त्या A I चा filter नाही का हो हो हो हो तो नवीन आलेला A i काह future म्हणजे आपल्याला ठीक ये कोन बोलायला नाही तर त्याच्या सोबत बोलू शकतो आपण

मला त्याने literally answer पण सांगितलेले तेच ना जस आपण normally लोकांसोबत बोलतो आपल्या friend सोबत बोलतो तसं य ते तेच ना त्याचा जर आपण पुरे पूर use केला न A I चा तर खूप होते. तर ते छान म्हणजे उपयोग पण होऊ शकते but काही लोक त्याचा असा वेगळा पण use करताय हो ना ते नाही आहे बरोबर नाही यार आणि तुला माहिती ये हे जे असतात ना आपलं filter असतात ना ते filterfestival नुसार पण change होत असतात हो like होळी आहे होळी नुसार पण एक filter येईल तुला हा हा तसे येतात ना filter आलेलं

आणि खाली असं लिहून येत write करून येत कि ईद मुबारख वैगरे खूप छान छान features खूप छान ये बरं त्याच्यात ते चं ना अरे खूप मस्त आहे तिथे ना असं बोर होत नाही दिवस भर जरी असे filter आणि photo हा नाहीतर दिवस भर त्याच्यात च hello हा बोल ना आवाज येतोय हो हो येतेय हम्म अगं मला जर दिवस भरही म्हटलं online राहा म्हटलं आणि काही तरी करत बस म्हटलं मी दिवस भर करत बसेल ते बोर होण्या पेक्षा हे नाही का चांगलं अरे म्हणजे असं आपल्या हम्म हम्म बोल ना अगं म्हणजे कस दिवस भरही जरी ते एका ठिकाणी बसून दिल आणि म्हटलं हे snapchat ये वापरा बिलकुल बोर नाही होणार फुल्ल gallery भरून जाते ह आणि त्यात न आता हे पण असत म्हणजे बघ आपण groupcreate करू शकतो बघ हो groupcreate करायचा आणि त्याच्यामध्ये आपले snap टाकत राहायचे likefriend सोबत चे टाकायचे म्हणजे काय होत कि पूर्ण group ला snap दिसतोतो आपल्याला individual सगळ्यांना send करायची गरज नाही

आमचा आहे बघ एक group मंडळी म्हणून हो का हो त्यात आपल्या class मधलेच हे असतील हा आहेत class मधले काही जण

बस चालू होऊन जात त snap वर चं discussion आणि तुला माहिती ये आपण नेमकं दोन तीन वर्षा पूर्वी जरी एखादा snap काढलेला असला ना तरी पाम आपल्याला काय त्याची समजा आज मी एक snap काढला होता अं तीस july ला मागच्या वर्षी तीस jun ला काढलेला मागच्या वर्षीचा snap तर मला त्याच flashback येत notification मध्ये हो हो ते ते google quotas ला कसं येत तसं येत त्याला exctly तसंच येत memories म्हणून येत बघ हम्म अरे हा ह्या वर्षी तर मागच्या वर्षी पेक्षा gallery मोठी झाली gathering होती यर मला तर snap वरचे इतके notification आले ना gathering चे मागच्या वर्षी चे कालच होती का पर्वा होती काल पर्वा

मागच्या वर्षी आपली gathering होती हम्म आमच्या school चा पण group आहे त्याच्या वर पण खूप चालत कोणी कुठे नवीन ठिकाणी वैगरे गेलं ना snap टाकला तर त्याच्या वरती discusstion चालत कुठे चालले काय चालले काय खाल्लं काय नाही असं तर contact मध्ये राहणं होत नाही पण ते snap through तरी होत contact मध्ये राहणं हो न आणि मला नेहेमी notification येतचं असतात दोन तीन दिवस गेले कि कोणी ना कोणी मिळतेच पाठवतात ना ग goin व्हायला हा मग त्याच्यातच goin व्हायचं परत आता tracking वैगरे सुरु होईल बघ monsoon मध्ये तुला तर माहिती आहे काय होत आपण परत चालू करू पुण्याला गेल्या नंतर पुण्याला गेल्या वर काय जिथं street food खायला गेल तिथला snap काढायचा आणि टाकायचा जिथे गेले तिथे

राणी लक्ष्मीबा in मराठी. राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवळकर आहे झसिची राणी लक्ष्मीबाई या एकोणीवसाव्या शतकातील राज्याच्या राणी होत्या अठराशे सत्तावण च्या पहिले भारतीय स्वतंत्र चळवळीची नायिका म्हणून राणी लक्ष्मीबाईंना ओळखले जाते यांनी अगदी लहान वयातच ब्रिटिश साम्राज्याशी लढा दिला होता. त्यांच्या शौर्याने त्यांना क्रांतिकारकाची स्मृती देवता म्हणून जनमानसात अढळ प्राप्त स्थान झाले आहे राणी लक्ष्मीबाई त्यांच्या धाडसी कार्याने फक्त म इतिहासच नाही तर सर्वांच्या मनात एक धाडसी ऊर्जा परवान केली आहे महाराणी लक्ष्मीबाई यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी

आणि नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली. लक्ष्मीबाई यांच्या परक्रमाची किस्से आज ही आठवतात. राणी लक्ष्मीबाई यांनी त्याग आणि धैर्याने केलेल्या कृतीतून केवळ भारत देशच नाही, तर तर मग संपूर्ण जगातील महिलांचे नाव गर्वाने उच्च केले आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जीवन अमरत्व देशप्रेम आणि बलिदानाची एक अनोखी गाथा आहे राणी लक्ष्मीबाई यांची थोडक्यात माहिती संपूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर टोपण नाव मनू जन्म एकोणविस नोव्हेंबर अठराशे पस्तीस जन्मस्थान काशी भारत मृत्यू अठरा जून अठराशे अठ्ठावन्न मृत्यू स्थान ग्लोरीबाग मध्य प्रदेश ब्रिटिश सरकार वडिलांचे नाव

उत्तर प्रदेशातील वाराणसी नगरातील भायदने नगर येथे झाला त्यांचे बालपणीचे नाव मणिकर्णिका असे होते म्हणून त्यांना लहानपणी सर्वजण मनु म्हणायचे त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे होते त्यांचे वडील बितूरच्या दरबारात पेशवे आणि आधुनिक विचार श्रेणीचे लोक होते जे मुलीचा स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या शिक्षणावर विश्वास ठेवत होते त्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांच्या त्यांच्यावर वडिलांचा खूप प्रभाव होता त्यांच्या वडिलांनी बालपणी राणी यांची कौशल्य ओळखले होते त्यांच्या आईचे नाव भागीरथी बाई एक घरगुती महिला होती वडिलांनी लक्ष्मीबाई यांची संगोपन केले कारण तेव्हा लक्ष्मीबाई चार वर्षाच्या असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले महाराणी लक्ष्मीबाई यांनी शिक्षणासह स्वतंत्र स्वतःचे शिकशिक्षण घोडसवारी प्रशिक्षण घेतले त्यामुळे तिला पुरातत्व शास्त्रात कौशल्य प्राप्त झाले लक्ष्मीबाई यांच्या आईच्या निधनानंतर तिचे वडील तिला पेशवे बाजीराव जवळ बिठोर येथे घेऊन गेले जिथे राणी लक्ष्मीबाईंचे बालपण व्यतीत झाले होते राणी लक्ष्मीबाई च्या शौर्याची किस्से लहानपणीपासूनच होते एकदा ती घोड्यावरून जात असताना नानासाहेबांनी राणी लक्ष्मीबाई यांना सांगितले होते की, जर हिम्मत असेल तर माझ्या घोड्या पुढे जाऊन दाखवा. राणी लक्ष्मीबाईंनी नानासाहेबांची हे आवाहन हसून स्वीकारली आणि नानासाहेबांसोबत race करायची ठरवले नानासाहेबांच वेग हा वेगाने धावत असताना राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या घोड्याचा वेग वाढवत, त्यांना मागे टाकले. त्यावेळी नानासाहेबांनी लक्ष्मीबाई यांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला. पण ते अयशस्वी ठरले आणि घोड्यावरून पडले. त्या नंतर लक्ष्मीबाईंनी आपला घोडा मागं वळवून नानासाहेबांना त्यांच्या घोड्यावर बसवले आणि घराकडे निघाले. नानासाहेबांनी राणे यांची प्रशासना केली आणि त्यांच्या घोड स्वारीचे कौतुकही केले त्यानंतर नानासाहेब आणि रावसाहेबांनी राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांना शस्त्रास्त्र शिकवले. त्यांनी तलवार चालवणे, भाले आणि नानासाहेबांकडून बंदूक बंदूक चालवण्याचे शिक्षण घेतले. याशिवाय मनू सुद्धा व्यायाम करायची. तर कुस्ती आणि मल्लखांब

तर अठराशे बेचाळीस मध्ये त्यांचा विवाह झांसी संस्थानाच्या राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. लग्नानंतर त्याचे नाव लक्ष्मी असे ठेवण्यात आले त्यांच्या झाशीच्या प्रजा जनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. दरबाराचे कामकाज राणीने पाहणे. गंगाधर रावास पसंद नसल्याने, मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वतः जपण्यासाठी केला त्यांनी आपल्या रोजचा व्यायाम कसरत घोडेस्वारी तलवारबाजी नियमित सुरू ठेवली गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला. परंतु तीन महिन्याचा असतानाच तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मेल्याचा अनुभव असल्याने गंगाधर या दृष्टीने गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांचे नाव दामोदर असे ठेवले अठराशे त्रेपान मध्ये गंगाधर रावांची निधन झाले एके दिवशी महाराज गंगाधरराव नेवाळकर यांची प्रकृती बिघडल्याने

राणीला मोठा त्रास झाला परंतु अशा कठीण परिस्थितीतही राणीने संयम गमावला नाही आपला दत्तक मुलगा दामोदर चे लहान वयानंतर त्यांनी स्वतःच्या राज्यकारभार चालवण्यासाठी घेतला त्यावेळी लॉर्ड डलहौसी गव्हर्नर होते महाराणी लक्ष्मीबाई धैर्यशील धाडसी महिला होत्या म्हणूनच त्या सर्व मोठ्या गोष्टी समजूतदार कोणी करायचे ज्या कारणास्तव ती राज्याची उत्तरअधिकारी म्हणून राहिली खरंतर त्यावेळी राणी यांना अधिकारी बनवले होते त्यावेळी असा नियम होता जर राजाला स्वतःचा मुलगा असेल तर त्याला उत्तर अधिकारी बनवले जाईल जर मुलगा नसेल तर त्याचे राज्य ईस्ट इंडिया कंपनीमध्ये विलीन होईल या नियमामुळे राणीला उत्तर अधिकारी होण्यासाठी खूप संघर्ष करावे लागले तर